अग आहे अगं थोडी गडबड चालू आहे माझी अ.. थोडासा बँकेमध्ये होते बरेच वैतागली आहे का मी काय सांगू आता तुला केवायसी केवायसी करून म्हणजे गोष्टी ऑनलाइन होतात त्याला आता बँकेत यायची गरज पडते खूप वैतागली आता मी

अगं काय करणारे एखाद्यावेळेस असं व्हायला नको की आपण ऑनलाइन करतो आणि त्याच्यात काही गडबड झाली असेल किंवा यांना मिळाली नसेल असे चार प्रश्न दहा प्रश्न डोक्यात येतात त्याच्यापेक्षा मी म्हटलं जाऊदे बँकेत जाऊन काय असेल ते ह्यांचं मिठू आणि पटकन घरी येऊ मला पण खूप कंटाळा येतो पण ते सारखं सारखं केवायसी केवायसी दरवर्षी कशाला करायला लावतात देव जाणे काय माहिती आणि आता बँकेचे इतके रुल्स वगैरे चेंज होतात ना तर ते आपण कसं डेली एवढं बघत नाही ना बँकेचे काय रूज चेंज झालेत काय नाही त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की जाऊ दे आपल्याकडं काही गोष्टी राहिला नको

हे बघ केवायसी म्हटलं तर ही एक प्रक्रिया आहे ज्याच्याद्वारे बँक किंवा कोणतीही विद्या क्षेत्रातील कंपनी आवश्यक केवायसी कागदपत्र किंवा फॉर्म वगैरे भरून घेतात त्यामुळे ग्राहकाकडून ग्राहकाची ओळख पत्ता या सगळ्या गोष्टी त्यांना मिळत असतात एक आयडी आयडेंटिटी प्रूफ वगैरे असं म्हणू शकतेस तू हम्म.. करेक्ट केवायसी चा फुल फॉर्म काय ग? अ.... केवायसी नॉन युअर कस्टमर

नक्कीच नक्कीच आणि आजकाल इतकं बघ ना या इतक्या फ्रॉड इतक्या गोष्टी खूप होतात म्हणजे अकाउंट मधून पैसे जातात हॅकर वगैरे या गोष्टींमुळे मी बी आता ही गोष्ट केवायसी अपडेट करा केवायसी अपडेट करा म्हणून ते खरं कस्टमरला मागे लागत असतील आणि काही कस्टमर आग खूप आळशी असतात तुला काय सांगू काय काय सांगायचं आता माझा भाऊ बँकेमध्ये इतके

हो तेच ना आणि काय होतं म्हणजे ही लोक अपडेट करत नाहीत ना त्यांच्यामुळे आपण अपडेट करून सुद्धा आपल्याला ह्यांची कॉल मेसेजेस हे करायला लागतात बघायला लागतात किंवा कॉल रिसीव करायला लागतात

हो आम्ही केलंय म्हणून

खरे खरे मग काय बँकेत गर्दी आहे का खूप? आहे ठीक आहे आता तुला बँके चा कारभार माहिती आहे एका वेळेचा आणि नॅशनलाईज बँकेचा कशा असतात म्हणून हो बँक बँकेच्या लाईन्स आणि मग नंतर बँक बँक कर्मचाऱ्याकडून मिळणारी वागणूक हा वेगळा मुद्दा राहील नाही बोलायला

ते तर आहे पण पण आता मी वाचलं म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे मी म्हटलं की रॉंग होतोय की काय आरबीआय ने दोन हजार तेवीस रोजी निवेदन जारी केलेल्या आहे म्हणजे याच महिन्यात नवीन वर्षामध्ये नवीन केवायसी प्रक्रिया व्हिडिओ आधारित ग्राहक ओळख प्रक्रियेद्वारे किंवा बँकेत जाऊन करू शकतो

नवीन वर्षात त्यांनी ही गोष्ट जिथे आपल्या केलेली आहे म्हणजे म्हणजे मला जरा जास्त नीट एक्सप्लेन करून सांग बरं

म्हणजे आणि ज्यांना जमत नाही म्हणजे व्हिडिओ बघून जे थोडे अशिक्षित असतात किंवा त्यांना नाही लक्षात येत काही गोष्टी बँकेमध्ये जाऊन सुद्धा केवायसी अपडेट करू शकतात अशा दोन्ही प्रकारे त्यांनी सोय करून दिलेली

नक्कीच नक्कीच म्हणजे आपण जे लाईन बँकेत म्हणजे जसं तू म्हणालीस लाईनीत उभा राहायचं तासंतास या गोष्टी पुढे तरी आळा बसेल बँकेमध्ये लोकांचं काम हलकं होईल हो ना ऍक्च्युली खरंच नाहीतर खरोखरच सकाळपासून त्यांना एवढ्या लोकांबरोबर डील करताना कंटाळा येतच असेल हो हो ते तर आहे आणि सगळंच असतं बँकेमध्ये म्हणजे एकच काम नसतं किती काम असतात वेगवेगळी हो आणि फायनान्शियल लिटरसी हा एक वेगळीच गोष्ट आहे म्हणजे आपण खरोखरच नीट लक्ष देत नाही की पैसे आले किती नीट इन्वेस्ट कसे करायचे काय हा सगळ्यांच्या बँकिंग च्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तर मला वाटतं अ... मुलींचे स्पेशली जास्त करून मुलींचे प्रबोधन करण्याची गरज आहे कारण बऱ्याच वेळा ना आपण हा वावगाव घरातल्या पुरुषावर ढकलून मोकळे होतो

ठीक आहे आपल्यासारख्या लेडीज सुद्धा या गोष्टी करू शकतात किंवा एखाद्या मैत्रिणीला येत असेल तर मैत्रिणीच्या मदतीने सुद्धा आपण घरातून सुद्धा करू शकतो एवढेच आहे की एक तर मदत मागता आली पाहिजे किंवा स्वतःहून पुढे येऊन विचारलं पाहिजे जो भाऊ असतो अरे की मला येत नाही मी कसं विचारू असं न करता ना तर नक्कीच एकमेकींना मदत होऊ शकते याच्यामध्ये अजून ही खूप मोठी गोष्ट बोललीस तू की मदत मागता आली पाहिजे ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट तू म्हणाली आहेस बोलता बोलता आपण बऱ्याचदा असं हेजिटेट खूप करतो आपण आपल्याला असं की ,"अगं बाई" भीती वाटायला लागते आणि मग एखादा काम आपण टाळत जातो आणि मग बरेच दिवसांनी ते न करायची सवय होते आणि मग एक.. वेगळाच वेगळ्याच गोष्टी मध्ये चक्रामध्ये आपण अडकतो आणि मग ते नाही मग इगो आहे की हे माझं काम नाही असं म्हणून तर आपण डिलीट मारतो मग त्यापेक्षा ना स्वतःहून मग पुढे होऊन मला हे येत नाहीये हे न लाजता सांगून मदत मागायला जमवलं पाहिजे हो हो ते तर आहेच आणि आता बघा अजून एक आरबीआय ने पाच जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये निवेदन जारी केलेला आहे विकेवायसी साठी पण कोणती कागदपत्रे लागतात म्हणजे री केवायसी री केवायसी म्हणजे रिझर्व बँकेच्या केवायसी मार्गदर्शन च्या तत्त्वानुसार बँकांना त्यांच्या खातेदारांची ग्राहक ओळख दस्ताव्याचे वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे म्हणजे हे अपडेट आपल्याला करणे देखील आवश्यक आहे म्हणजे आपण म्हणतो ना की

जसं आपल्याला मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये सॉफ्टवेअर अपडेट साठी रिमाइंडर येताना तर तसंच आता रिझर्व बँक म्हणता की आता तुमचे केवायसी आहे ती री केवायसी म्हणजे अपडेट करणे आवश्यक आहे कारण केवायसी करण्यासाठी नोंदणीकृत ई-मेल आयडी मोबाईल क्रमांक एटीएम डिजिटल मोबाईल क्रमांक, एटीएम, डिजिटल चैनल जसं की ऑनलाईन बँकिंग इंटरनेट बँकिंग मोबाईल ॲप्लिकेशन इत्यादी वापरून काही गोष्टी फ्रॉड वगैरे होऊ नये म्हणून ते अपडेट करत जा किंवा पासवर्ड पण तुम्ही इन केस काही दिवसानंतर चेंज करत जा याने काय होतं जे हॅकर्स किंवा फ्रॉड असतात त्यांना आपली माहिती लवकर मिळत नाही हे हे बराच वेळा माहितीच नसतं ना आपल्याला या गोष्टींचा आपण अगदी दुर्लक्ष करून टाकतो आणि मग काही प्रॉब्लेम आले की मग जागे होतो त्यापेक्षा ही खूप मोठी गोष्ट तू बोललीस हे मी लक्षात ठेवेल अगदी नीट हो हो आणि एवढेच ठीक आहे की आपण आता सारखा पासवर्ड बदलल्यावर कन्फ्युज होतं पण तो कुठेतरी नोट करून ठेवला तर नक्कीच इझी जाईल आपल्याला सगळ्याच गोष्टी करायला ऍक्च्युली माहिती आहे का ते आपण नोट करून ठेवतो आणि ठेवायला हवा आणि विसरायला हवा म्हणजे होतो हे ना होतं माझंही फार होतं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनान्स या गोष्टींमध्ये फार लक्ष न घालणं मग जर आपल्याला ही गोष्ट रोज लागते सोशल मीडियाचे पासवर्ड जीमेलचे पासवर्ड हे तर आपण विसरत नाही मग बँकेचे पासवर्ड कसे नेमके विसरतो कारण ते आपण बघतच नाही

आणि यासाठी तुमच्या बँकेत तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊ केवायसी व्हिडिओ पाहायचा असतो आणि हा पर्याय तिथे उपलब्ध असल्यास म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला दिसला त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं त्यानंतर व्हिडिओ कॉल बँक एक्झिक्युटिव्ह शी कनेक्ट होईल

बँक एक्झिक्युटिव्ह असतील तर त्यांना आपण दाखवू शकतो माझ्याकडे आहेत तर ते या व्हिडिओ मधून बघूनच सांगतील की काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही आणि त्यांनी सांगितलेली कागदपत्र असतील ते एस म्हणतील तेव्हा ते केवायसी मध्ये आपण अपडेट करायची

ही फारच महत्त्वाची माहिती तू मला दिली आहेस हा थँक्यू सो मच कारण मला हे मला या गोष्टींचा अतिशय कंटाळा आहे आणि माझाही कित्येक दिवसापासून ते केवायसी च काम राहिले ऑनलाइन जाऊन होईल पटकन म्हणून बँकेत पण जाणार नाही होते आणि सगळ्याच गोंधळ आता मी तू सांगितलं आहेस ना आता मी नक्की करेन आणि नीट व्यवस्थित पाहीन लक्ष देऊन आणि करेल ते सगळं अपडेट लवकरात लवकर आणि हे बघ काय काय कागदपत्र लागतात ते मतदार ओळखपत्र लागतं पॅन कार्ड लागतं परत तुमच्याकडे लायसन्स असतात ते लागतं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्याकडे इजिली अवेलेबल असतात म्हणजे

की मग आपलं काम व्यवस्थित आणि नीट होईल

काय म्हणतेस हे तर मला अजिबात माहीत नव्हतं नाही ह्या खूप म्हणजे डिजिटल सेवा आपल्याला सरकार पुरवत आहे बँक तर आहेच आहे पण हे पण छोटासा आपण म्हणू शकतो शासनाने आपल्याला ही एक सुविधा पुरवली आहे म्हणजे आपल्याला जो उन्हातानात जायचा त्रास आहे तो वाचेल लाईनीत उभा रहा किंवा एक एक दिवस पुढे ढकलत जातात की आज हे होत नाहीये उद्या या अशी कामे होणार नाहीत एवढेच आहे आपण अपडेट राहणार खूप गरजेचं आहे आणि आपण स्वतःहून पुढे येऊन शिकणं

जे बात एकदम मोठी गोष्ट सांगितलीस कारण खरोखरच आपण स्वतःला अपडेट करणे मग आपल्या आजूबाजूच्या गोष्टी अपडेट करणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आणि गव्हर्मेंट ने खूपच मोठे मदत केली आहे आणि आधार कार्ड ला सगळ्या गोष्टी लिंक केल्यामुळे आता या सगळ्या गोष्टी एकमेकांना त्यांनी झालेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी लिंक असल्यामुळे अपडेट करणार जे काही करण जसं तू म्हणालीस नाव बदलून घेणे या सगळ्या खूप सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतात नाही का ग हो हो ते तर आहे आणि तुला अजून एक प्लस पॉईंट सांगू का नेट बँकिंग प्रक्रियेमधून सुद्धा केवायसी अपडेट करता येतं

चला कडे प्रवास करतात आणि आता मला लक्षात आलंय काय काय काम करायची आहेत तुम्ही प्रवासात असताना कुठे असताना ऑफिसमध्ये किंवा वाटेवर जिथे वर जिथे असाल तिथे तुम्हाला लक्षात आलं तिथून सुद्धा तुम्ही तुमचे जे केवायसी आहे ते अपडेट करू शकता नॉट नेसेसरी की तुम्हाला या वेळेतच एवढ्या गोष्टी कराव्या लागतील असं काहीही नाहीये टाईम लिमिट असं काहीही नाहीये तुम्ही कुठेही बसून तुम्ही केव्हाही नेट बँकिंग तुम्ही वापरत असाल तर करू शकता हे बाकी अगदी खूप छान गोष्ट आहे माहिती का मला तर बँकेत जायचा खूप कंटाळा येतो मी माझे सगळे काम ऑनलाईनच करत असते आणि मी पाहिले घरातले सीनियर सिटीजन ते मात्र आमचे घरचे सारखे बँकेत जातात काय करतात बँकेत जाऊन मला प्रश्न पडतो

ठीक आहे सीनियर सिटीजन वगैरे जातात तेवढेच एक चक्कर वगैरे होते आपण असं म्हणतो त्यांना पण तिथे काही गोष्टी काही पॅम्प्लेट काही नवीन गोष्टी अपडेट झालेल्या असतात ना

काही जाहिराती वगैरे किंवा त्यांच्या लोन संदर्भात जे बदल वगैरे झालेले असतात ना तर तिथे ते वॉल ला वगैरे लावलेले असतात तर तेवढेच एक वाचन होतं किंवा तेवढेच आपण एक अपडेट राहतो की अरे याचं एक इन्सेंटिव्ह वाढला आहे किंवा कमी झाला आहे या पण गोष्टी कळतात मग आपल्याला हो पण मग त्यासाठी बँकेत जाण्याची काय गरज आहे ते सगळं आपल्याला ऑनलाईन पण कळतं हे लोक ऑनलाईन करत नाही तो प्रॉब्लेम आहे पण काय माहिती का तुला की आपल्याला ज्या गोष्टी नवीन नवीन अपडेट होत राहतात ना पण बँकेमध्ये गेल्यावर जरा जास्त पटकन लक्षात येतात म्हणजे त्यांचे जे जाहिराती असतील रूल्स रेगुलेशन जे काही चेंज झाल्या असतील ईवन पासबुक अपडेट वगैरे या पण ज्या गोष्टी असतात ना यात पण ज्या बदल होतात ना

त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात अपडेट झालेल्या हो हे बाकी खरंय चल मी पण आता आवर्ते आणि लवकरच मार्केटमध्ये जाऊन माझे काम करून घेते मला उशीर होतोय चालेल चालेल पण जास्तीत जास्त ऑनलाईन ज्या काही गोष्टी तुला माहिती नाहीत किंवा शिकणं खूप आवश्यकता आहे त्या पण नक्कीच प्रयत्न कर म्हणजे जास्त वैताग होणार नाही हो, हो नक्की आणि भेटू लवकरच हो एस एस नक्कीच नक्की